आणि त्या साइट ला अ खुप झाड आहेत नारळाच झाड आहे एक मोठ.

आणि त्या फंगशन हाॅल समोर दोन तीन माणस थाबलेली आहेत आणि--

डाॅयनासर चा एक मुर्ती इथे करुन ठेवलेला आहे.

अ एक्सरसाइज ते पळत आहेत आणि मागे दोन तीन मोठे--

या इमेज मध्ये एक पांढरा कलर च कार दाखवलेल आहे. आणि त्या--

निळ पिवळ्या कलर चा नंबर प्लेट आहे आणि मागे रस्ता आहे.

अ ऐ ए क अ बाई थो थोड पोराना शिकवत आहे डान्स शिकवत आहे.

आणि पुढे एक मोठ आरसा आहे आणि एक बई खाली बसलेली आहे.

आणि त्या दुकान मध्ये एक दुकान दाखवलेल आहे त्या दुकान मध्ये--

आणि वेगवेगळे अ ठिकाण मध्ये हे--

आणि त्या एक मोठ गेट आहे आणि त्या गेट ला दोन जीराफाचा --